या चित्रा मध्ये एक अह रस्ता आहे रस्त्याच्या क पलीकडे अ खूप दुकाने आहेत. त्या दुकानाच्या गाड्या लावलेले आहे.

अह कुंपण आहे कुंपणाच्या आत मधे एक गाडी ल का गाडीला सजवलं आहे अ फुलांनी व पानांनी सजवलेल आहे. एक मुलगा आहे.

चित्रामध्ये खूप मोठं मोठ्या लय बिल्डींग्स आहे रस्ता आहे. रस्त्यावरती खूप झाडे आहेत. अ खांब आहेत खांबावरती लाईट्स आहे. बिल्डिंग समोर गार्डन आहे.

गार्डन मध्ये एक अ छोटस क तळ आहे त्या तळ्यामध्ये कारंजा आहेत अ काही शो ची झाड --